एका मराठी कलावंतांची चाळीशी उलटल्यावर जेवढ अधिक अजिबात नसतात कशी केली तर सारा इतिहास रंजक उद्बोधक आहे असे चित्रपटातील कला आणि कियांकडून घेतली सर्वदृष्ट्या अस्तित्वात कशी आली तेही वाचनीय आहे पुरातन काळी भारतीय छायामुद्राचे प्रयोग करीत असतात. दिव्याच्या प्रकाशाच्या साहाय्याने मध्यभागी लावलेल्या पडद्यावर पात्राची हालचाल छाया स्वरूप दिसे. चीन जपानमध्ये छायामुद्राचे प्रयोग अस्तित्वात होता परंतु आपल्याकडील छायामुद्राच्या कथानकाला संवाद संगीताची जोडी होती. हा प्रकार चरचित्रपटासारखा वाटे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी एक ठिकाणी उपमाया असा सार्थ शब्द वापरला आहे. त्याचे उपमाया वास्तविक स्थिरचित्र हालती चालती दिसते अश्या प्रामाणिक व्यवस्थेला पहिला प्रयोग सोळाशे चाळीस साली चिरोम मधील एका संशोधकाने केला होता पण या प्रयोगाला खरा वेग आला एक विसाव्या शतकाच्या अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, जर्मन इथल्या संशोधकाचे त्या दृष्टीने प्रयत्न सुरु झालेले होते. अठराशे बहात्तर साली कॅलिफोर्निया व त्यांचे काही मित्र ह्यांच्यात एक वाद संवाद झाला घोडा जेव्हा घर प्रभाव पडतो तेव्हा त्याचे चारही पाय क्षणिक वर उचलले जातात ही वाघाची वाघवात हे चित्र घराच्या खाली गेले त्याने तर ते जाणून घेण्यासाठी विचारपूर्वक चोवीस छायाचित्राचे कॅमेरे लावून धावणाऱ्या घोड्याच्या मार्गावर आडवे धागे बांधले त्याचे एक टोक shutter जोडल त्यामुळे घोड्याचे पायाने धागे तुटून छायाचित्र टिपली गेली त्या चोवीस छायाचित्रांची

मध्ये लावताना त्याचे चारही पाय जमिनीपासून क्षणिक अंतर उचलले जात होत हे सिद्ध झालं शिवाय घोड्याचे शेपूट हालताना दिसलं ही क्षरद चित्रपटाचे feed रचना

हे लक्षत येऊन अमेरिकेतील johninstant मध्ये सध्या अस्तित्वात असलेले एकोणविशे अठराशे अठराशे एकोणनव्वद साली तयार केले त्याच वर्षी british संशोधक green या फिल्म चे चित्रण करता येईल असा camera तयार केला हा महत्वाचा टप्पा होता एडिसन तर व kinetoscope ही दोन स्वतंत्र यंत्र तयार केली एकाला चित्रण करता येऊ लागलं व या यंत्राच्या छिद्रातून एका वेळी एकालाच हे बघता येत होत. अशी यंत्र दुकानात बसवली होती अजून चित्राची हालचाल बघून मग बघबघणारा तर होत असे फिरवल्यामुळे चित्राची गती कमी जास्त व्हायची पण चित्र हे स्वरूप होत त्याच्यपूर्वी म्हणजे अठराशे एकोणनव्वद साली railway त नोकरीला असलेला कल्याणचे श्री महादेव गोपाळ पटवर्धन यांनी मुंबईचे एक engineer मदनराव कितडे यांना host म्हणून श्रीकृष्ण चरित्र तील काही भाग slides वर होता त्यात slides ते magic च्या सहाय्याने दाखवी हे बघताना चित्रपट बघितल्यास भास होत असे हा एक लाभदायक व्यवसाय होऊ शकेल असच श्री पटवर्धन याना जाणवलं या दृष्टीने ते तयारीला लागले. त्यांचा पुत्र विनायक यांनी J J High school of आर्टस् शिक्षकक्रम पूर्ण केला होता काचेवर सुरेख सुवेक चित्रक काढण्यात विनायक तरबेज झाला व magicpattern च्या साहाय्याने चित्राचा अभ्यास निर्माण करण्याची कला त्यात आत्म सात केली त्याचा फटका बहू रामचंद्र याला ही या कला साध्य झाला पटवर्धन बंधूनी तीन magicpattern साहाय्याने स्वतः रंगवलेले चित्रांचे पौराणिक कथान कालीक कार्यक्रम दाखवायला सुरवात केली इतरलेली हे चित्र अत्यंत रेखीव आकर्षित व प्राणबद्ध होती circus वरील ते एका अश्या चित्राचे कार्यक्रम करीत right कौशल्याने हव्या तश्या माग पूढ करून आपल्या खेळाचे त्यानी अमेरिकेतून शब्द काढून अशा शंभरीक असे फॉलोरिका असे नामाधीबन केलं होत. सुमारे तीन तीन तासांचे एक एक खेळ असे त्याना संवाद सांगितले आणि निवेदन यांची गोड जोड दिली होती. त्यामुळे कार्यक्रम अतिशय रंगतदार होत असत शंभरीक एक कार्यक्रम एकोणविशे वीस सालपर्यँत म्हणजे भारतीय चित्रपट निर्मिती सुरु झाल्यावरही आठ सात आठ वर्ष चालू होते याचा अर्थ त्याना त्याची लोकप्रिय ती वर्ष टिकून होती जगाच्या कार्यक्रम कुटुंबियांना होण्यात राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात भेट म्हणून दिला आहे त्यामुळे काही प्रयोग संग्रहालयात केले जातात त्या घेऊन येण्यात माझा पुढाकार होता अठराशे पंचाण्णव साली edison बनवलेला विस्फोटकामुळे टांगलेला पडद्यावर एकाचवेळी बऱ्याच प्रेक्षकांना छलन चित्रपट बघता येऊ लागला अर्थातच हा छलद चित्रपट काही सेकंदाचा हा असे हा छलद चित्रपटाच्या पुढचा महत्वाचा टप्पा france संशोधन चित्रकरण व चित्रप्रेक्षण ही करता येईल अश्या या यंत्र बनवण्यात यश मिळवलं होत त्यामुळे त्यांनी lunch अं lunch our aluminium factory हा वीस सेंकंदाच्या लगोपाठ तयार करून काही मंडळींना खाजगीत दाखविला त्यांच्या उत्साहावर जर प्रतिक्रिया पाहून बंधूनी पन्नास कोटच्या charge of the regal लागोपाठ तयार करा करून पंचवीस डिसेंबर अठराशे पंच्याण्णव रोजी paris grand cafe त तिकीट लावून जाहिरातीच्या दाखवल्या हे जगातील पहिले चित्रपट प्रदर्शन कारण पस्तीस प्रेक्षक उपस्थित होते तीच संख्या वाढत दोन हजार पर्यंत गेली प्रतिसाद बघून बंधूनी असे छोटे छोटे लगोपाठ तयार करून आपले प्रति हे ही काही देशात पाठवले त्याचे प्रदर्शन केले. त्यात प्रतिनिधी भारतात आला होता. त्यात सात जुलै अठराशे शहाण्णव रोजी मुबंईत काडा घोडा जोवर आता आहे त्यामुळे तिथे वॅटसन हॉटेल होत या हॉटेलात त्यांनी पहिला खेळ खेळला times of india याची जाहिरातही करण्यात आली होती या शतकातील अजब शोध जगभरातील मो ठे आश्चर्य liveslide मधील किंवा जिवंत आकृतीचे हालचाली पहा तिकीट एक रुपये ठेवण्यात आलं होत शंभर वर्षांपूर्वी हे तिकीट महागड होत पण चित्राच्या हालचाल हे नवीन नसल्याने कमावर्ती कुतुहूल होते म्हणून पहिल्या दिवशी दोनशे प्रेक्षक आले होते. त्याच दिवशी एक गंमत झाली चित्राची हालचाल बघण्यासाठी डोळ्याच्या कधी सवय नसल्याने railwayengine पडद्यावर जवळ जवळ येत आहे हे बघताना अंगावर येईल असे वाटू त्यापेक्षा कापून तिथेच सोडून पळाले तर काही खुर्चीच्या मागे लपले बाहेर पण प्रेक्षकांनी engine निघून गेल्याची खात्री करून येऊन मग परत आत आले वॅटसन ते एक आठवडाभर जलदचित्रपटाच्या खेड चालू होता त्यानंतर आत्ताच्या मुंबईतील एक share त्यावेळ novelty या theater ला चौदा जुलै ते पंधरा ऑगस्ट ऐन पावसाळ्यात आठ आण्यापासून तर दोन रुपये तिकीट घेऊन ही houseful गर्दींची खेळ चालतील इतकं प्रेक्षकांनी छोट्या चित्रपटाने आकर्षण केलं होत गेल्या पंच्याहत्तर वर्षात शिक्षणाचे सार्वत्रीकरण करण्यात काही प्रमाणात यश आले आहे मात्र कोठारी आयोगासह अनेक अयोग व सामीत्यांच्या शिफारशींची योग्य अमल बजावणी न झाल्याने तसेच सुविधा न वाढविल्याने नियंत्रित आणि हस्तक्षेपामुळे दर्जेदार शिक्षणाचे विकेन्द्रीकरणाचे कडानुरूप शिक्षणाचे आव्हान अध्याप कायम आहे शिक्षणाचे क्षेत्रात गेल्या पंच्याहत्तर वर्षात देशांनी केलेली वाटचाल लक्षणीय अशीच आह देश स्वतंत्र झाला त्यावेळी शाळा, महाविद्यालय, विद्यापीठे, शिक्षण प्राध्यापक, शैक्षणिक साधने अशा सर्व घटकांची संख्या जेमतेम हो होती विकासाची वाट शिक्षणातून जात असल्याने नव्या पिढीला शिक्षित करण्यासाठी या सर्वांची संख्या वाढविण्याचे आव्हान होते ते

सार्वत्रिकरणाची तीशा स्पष्ट केली विशेषतः कोठारी आयोगाने एकोणीशे सासष्ट मध्ये केलेल्या शिफारशी आजही महत्व्हाच्या ठरतात त्यांच्या त्यांची आणि एकूणच विविध धोरणाची अमलबजावणी झाली असती तर शिक्षण क्षेत्रातील आपली कामगिरी अधिक सरस होऊ शकली असती तर हे शिक्षण सुविधा वाढविण्यात सार्वत्रिकरणात आणि उच्च शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण वाढविण्यात विविध ध्यानक्षेत्रांचे शिक्षण घेण्या देण्यात आपल्याला काहीसे यश मिळाले आहे ब्रिटिश काळात भारतीय भाषा विद्या आणि कला यांच्या अभ्यासाकडे पुरस लक्ष न देता estdiya company नोकरी करण्यास योग्य असलेल्या इंग्रजी तुन शिक्षण देणाऱ्या त्यावेळी प्राधान्य दिले गेले एकोणीशे पन्नास मध्ये देशात पंचवीस विद्यापीठे सातशे महाविद्यालये दीड हजार शिक्षक

थोडक्यात त्या वेळचे उच्च शिक्षणाचा grass हा खूप कमी होता आज हे प्रमाण सत्तावीस टक्यांवर केले आहे महा विद्यापीठे एक हजाराहून अधिक आहेत महाविद्यालयांची संख्या चाळीस हजार एव्हडी झालेली आहे शिक्षकांची संख्या पंधरा लाखाच्या घरात आहे उच्च शिक्षण क्षेत्रातील हि वाटचाल वाख्याना योग्य आहे परंतु सार्वत्रीकरण दर्जेदार आणि काळानरूपी शिक्षण यांसारखी आव्हाने कायम आहेत त्यांना समोर जाण्यासाठी तसेच शिक्षणाचे कैशल्य विकासातील जागतिक प्रवाह ओढवून ते काळानरूप कळण्यासाटी महत्वची भूमिका बजावण्याची आवशक्यता आहे NEP ची दिशा प्राध्यपके

आणि कृती करण्याची क्षमता असलेल्या वैद्यानिक दृष्टीकोन असलेल्या नैतिक प नैतिकता पाडणार कल्पक आणि सर्जनशील असा चांगला माणूस घडविण्याचा हेतू NEP विशेतः केला आहे विद्यार्थ्यात उच्च दर्जाची संख्यात्मक क्षमता विकसित करणे कार्यकाळ भाव पाहणे आणि संमाश्या सोडवण्यावर भर देणे हि उद्धीष्टये हि स्पष्ट करण्यात अली आहेत सर्वाना दर्जेदार शिक्षण देणे मानता निर्माण करणे विध्यार्थ्यांना रोजगरक्षम देणे आधी मुद्यांचा विचार एकोणीशे सहासष्ट च्या कोठारी आयोगापासून केला जात आहे यासाठी जाणीव पूर्वक प्रयन्त होत असूनही शिक्षणाची गुणवत्ता झपाटाने खालावत चाली आहे आधीच्या धोरणांचे जर दोष अंलबजावणीमुळे हें या मागचे मुख्य कारण आहे त्याचबरोबर विध्यार्थी काय आणि कसे शिकतात याकडील दुर्लक्षित याला कारणीभूत आहे केवळ पदव्या घेणे म्हणजे शिक्षण नवे हे प्राध्यापक JP नाईक यांच्यासह अनेक तध्यानि वेळोवेळी निदर्शनास आणून दिले आहेत शिक परिणाम कारक आणि दर्जेदार शिक्षणासाठी ब्रिटिश काळापासून ची मानसिकता दूर करण्याची म्हणजे निर्वसाहत वासाची आवशक्यता आहे

तत्कालीन शासन व्यवस्थेला आवश्यक ते मनुष्य बळ विकसित करण्याच्या हेतूने सुरु झालेल्या या शिक्षण पद्धतीत देशातील सांस्कृतिक संपन्नतेचे वैविध्याचे आणि अं भाषिक आणि संपनतेचे प्रतिबिंब पडत नाहीत इंग्रजी भाषेचे शिक्षण आजही महत्व्हाचे च आहे परंतु english दृष्टीकोनातून विचार करण्याने

विज्ञान अभी यांत्रिक वैद्यकीय, मानव वैविध्य आणि विदे शाखांचे तसेच नव्या ज्ञान शाखांचे शिक्षण देण्या बरोबरच पारंपरिक ज्ञानसंपत्तीचा विचार करणे आवश्यक आहे आजच्या काळात कोणत्याही प्रकारचे पारंपरिक ज्ञान उपयुक्त ठरेल. हे पाहून म्हणजेच त्यांचे कार्यसुसंगत तपासून त्यानुसार त्याचा स्वीकार व्हायला हवा तरच निर्वाह साहतीकरण होऊ शकते आणि निर्वाहसाहतीकरण्याच्या योग्य पद्धतीने विद्दार्थी हा समोर जाऊ शकतो inspector राजमुकुट आपल्याकडे शिक्षण हे विध्य नियमसंस्थांच्या आणि लोकशाहीच्या नियंत्रणात अडकलेला आहे वास्तविक, स्वायत्त, सशक्तीकरण आणि सुलभता या गोष्टी शिक्षणासाठी महत्वचे ठरतात करताना त्यांना प्राधान्याने स्थान असायला हवं त्या ऐवजी हातात छडी घेतलेल्या पोलिसांसारखे नियम केले जाते. काळानुरूप लौचीक न बनता आपल्या नियमक संस्था जुन्या पद्धती नुसार नियंत्रित करत असल्याने विध्यापिठाना, महाविद्यालयानं, शाळांना प्रयोग करताना नाविन्याची काळ ठरण्याची मर्यादा येत आहे सर्वांपर्यंत शिक्षण पोहचविणे हे परवडण्यासारखे असणे आणि गुणवत्ता पूर्ण असणे महत्वाचे आहे या उद्धिष्टांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक ते नियमन करायला हवे परंतु inspector राजा सारखी स्थिती असता काम नये नियामक नियामक संस्थां विश्वासावर धरलेल्या हव्या अविश्वासावर नको नियमांमुक्त शिक्षणाचा हा अर्थ इथे अभिप्रेत ते आहे नियमांमुक्त म्हणजे उत्तरदायित्व नसलेले स्वतंत्र हवे तर सर्वाना परवडणारे गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्यासाठी शिफारस दर्शक आणि जवाबदारी स्वीकारायची यंत्रणा असा त्याचा अर्थ आहे वयानुसार विद्दार्थ्यांना शिक्षण मिळणे आवश्यक आहे जर विद्द्यार्थ्यांना त्यांना परवडण्यासारखे शिक्षण मिळाले नाहीतर याचा परिणाम आपल्याला पुढे भविष्यात सहन करावा लागेल या सर्वांसाठी आपण जबाबदार असू आणि हि आपली शिक्षण व्यवस्था आपल्या शिक्षण व्यवस्थेत सर्वांचा सर्वांगीण विकास अभिप्रेत आहे मुलांचा सर्वांगीण विकास होण्यावरच आपले भवितव्य ठरलेलं आहे व त्या नुसार आपण हम्म पुढे जाऊ शकतो मुलांना योग्य ते शिक्षण दिले तर त्यांचा राष्ट्रांचा आणि देशाचा सर्वांचे हित यात साधले जाईल मुलांवर कुठल्याही प्रकारची बळजबरीने अं करता काम नये त्यांनी स्वतःहून अं यामध्ये सहभागी होऊन आनंदाने आनंददायी उत्तम आकर्षक असे शिक्षण घ्यायला हवे आणि त्यानुसार

hello friends अं आज आपण प्रयत्तेकजन mobile चा वापर करत आहे. आजच्या घालील भारतीय बाजारपेठेमद्धे अनेक प्रकरचे smartphone उपलब्ध झालेले आहे. आणि त्यामध्ये one g, two g, three g, four g आणि आता latest five g सुद्धा market मध्ये अं phone मध्ये समावेश झालेल आहे. आणि सध्याचा trend पाहता आपल्या कडे देखील four g, five g चा phone प्रत्येकाला पाहिजे असे वाटते आणि त्यामध्ये four g, two g, one g, three g हे काय आहे? याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे. अं सर्वात आधी g काय आहे अं ते अं मी सांगतो तुम्हाला अं g चा अर्थ g चा अर्थ जो आहे generation जेव्हा जेव्हा एखाद्या phone मध्ये नवीन technology येथे त्यावेळी त्याला next generation smart phone असे आपण म्हणतो सगळेजण यापूर्वी होते wire चे phone होते बघा landline वगैरे किव्वा walkytalky पण होते काही वर्षांपूर्वी अं त्यानंतर codless phone आले, आणि आता wireless phone उपलब्ध झालेले आहे. जे की mobile आहे. wireless phone साठी one g सर्वात पहिली generation होती ती analog signal वापर करत होती आणि याचे सादरीकरण झाले होते ते एकोणविससे अंशी मध्ये करण्यात आले आणि त्याची speed जी होती ती दो point चार kbps या speed वर ते काम करत होते. अमेरिकेत का तसं पाहिलं त one g सर्वातआधी सर्वात आधी सादर करण्यात आला आणि या one g च्या phone ची battry जी होती ती life ते खूपच खराब होती त्यामुळे voice quality आणि security या सगळ्यांचा खुप problem येत होता. म्हणजे बऱ्याचशा प्रमाणात ते खराब होत आणि एकोणविससे अं एककयांनव मध्ये gsm वर आधारित two g technology आली अं digital signal चा यासाठी वापर केला जात असे आणि याची speed होती ती चौसष्ट kbps होती म्हणजे one g ची two point चार होती आणि two g ची चौसष्ट kbps होती. म्हणजे खूप हा मोठा फरक आहे. आणि या technology ला सर्वात आधी अं fin finland मध्ये अं वापरण्यात आलं होतं या फोनमध्ये SMS camera आणि mailing म्हणजे email यासारख्या सुविधा अं सुरू झालेल्या होत्या या two g मध्ये झालेल्या होत्या आणि three g तर ही latest आहे म्हणजे अं दो हजार अं सलामधल three g ही technology आलेली आहे त्यामध्ये games मोठ मोठ्य file transfer करणे video calling वेगवेगळे features आणि हे वेगवेगळे technology माध्यमातून देण्यात आलेल्या होत्या आणि मग जेव्हा three g tchonogy market आली त्याला तेव्हा smart phone अं असे नाव पडले आणि यानंतर नवे data plan launch करण्यात आले आणि त्याच्यानंतर दोन हजार अकरा मध्ये आलो म्हणजे three g च्या एक दहा अकरा वर्षांनीच four technology आलेले म्हणजे बराच gap त्याचा नव्हता आणि तुम्ही बघितला असेल एकोणविससे अंशी एकोणविससे एककयांनव हे सगळे दहा अकरा दहा अकरा वर्षाच्या gap सगळे आह g आलेले आहेत म्हणजे one g two g three g four g, four g हे दोन हजार आकार मध्ये आली आणि या माध्यमातून शंभर mbps म्हणजे एक gbps च्या internet वापर सगळेजण आपण करू लागलो. three g पेक्षाही four g ही technology महाग होती. तर loop जर आपण बघितल तर दोन्ही चा phone मध्ये बघितलं तर जास्त काही अंतर नव्हते म्हणजे three g आणि four g मध्ये त्याच्यानंतर आली दोन हजार वीस मध्य five g म्हणजे हे तर latest आहे आपल्या अं बऱ्याच metro city मधून five g अं technology आहे मी आता पुण्यात राहते तर पुण्यात काही भागांमध्ये सुद्धा पाहिजे five g technology आलेली आहे. आणि अं तसे मानले तर five g technology connectivity आणि speed मध्ये कुठल्याही प्रकारची मर्यादा नाहीये. हे technology भविष्यातील wireless technology असेल. तसेच five g sport करणाऱ्या phones मध्ये, सुरक्षाही अं एक security बऱ्याच प्रमाणात अं देण्यात आलेली आहे. त्याच्या मध्ये, आणि अं three g two g one g हे सगळे g technology म्हणजे अं generation g चा जो long form म्हणण्यात आलेला आहे. generation म्हणून तर theree g, two g, one g हे सगळे

आणि five g म्हणजे पाचवी पिढी. हे खरा गमतीचा भाग झाला. आणि आताच वापरत असलेल्या तंत्रज्ञानामध्ये आणखी संशोधन होईल. जे नवीन तंत्रज्ञान तंत्रज्ञान तयार केले जाते ते नवीन पिढीमध्ये गणले जाते. आधुनिक तंत्रज्ञान म्हणू शकतो की ते आता अजून मोठ्या प्रमाणात प्रमाणात उदयास येत आहे. अं वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या नवनवीन अं तंत्रज्ञान निर्माण होत आहेत. आता jio नेच five g वर सुद्धा काम चालू केलेला आहे. आणि अं four g हे four generation cellular अं data technology चे एकत्रीकरण आहे three g नंतरचे जेस्वी असल्याने network five g आहे. याला imt advance किंवा international international telecommunication advance असे म्हटले जाते. आणि four g network हे दक्षिण कोरियातील दोन हजार पाच मध्ये वापरण्यासाठी उपलब्ध झाले होते त्यावेळी या network ला, v max w imax असे म्हटले जात होते. त्यानंतर पुढील काही वर्षांत europe देशांमध्ये उपलब्ध करण्यात आले दोन हजार नाहु च्या सुमारास united state मध्ये print नावाचा अं पहिला four g celular network उदयास आलं होतं four g चा data transfer rate हा three g पेक्षा जास्त पटीने होता. आणि four g चा transfer download आणि upload हा जवळजवळ शंभर mbps पर्यंत मिळू शकतो. आणि सध्याच्या काळात जे आपण वापरला जातो fifth generation आहे. जागतिक पातळीवर सहाव्या क्रमांकावर सर्वात श्रीमंत असणारी व्यक्ती मुकेश अंबानी यांनी घोषणा केली होती. अं five g ची जी की दोन हजार वीस एकविस च्या अखेर पर्यंत भारतात five g तंत्रज्ञान सुरू होईल. आणि त्यासाठी jio company कार्यरत आहे. हे तंत्रज्ञान सर्व स्तरांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि सुलभ आणि स्वस्त मिळण्यासाठी प्रयत्न अं केलेला आहे. अंबानी यांनी

त्यामुळे या क्षेत्रात जलद गतीने connectivity होऊन विकास देखील खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकतो five g मुळे,

five g network वैशिष्ट्ये पण काही आहेत. जे की five g network ची गती जी आहे इतर तंत्रज्ञानाच्या वेग सुमारे प्रति सेकंदात वीस gb पर्यंत data transfer चा वेग मिळू शकेल त्यामुळे तंत्रज्ञानाशी संबंधित सर्व कामे झपाट्याने देखील होऊ शकतात. आणि internet च्या गतीत पण वाढ होईल. सध्या आपण जे four g वगैरे network वापरत आहोत, अं एका सेकंदात सुमारे one gb ची फाईल download करण्याची क्षमता आहे. तर five g मुळे आपल्याला एका सेकंदात सुमारे दहा gb ची file download करू शकतो हा एवढा मोठा फरक four g five g मध्ये आहे. म्हणजे हे digital india क्षेत्रामध्ये five g हा अं खूप मोठ्या प्रमाणात five g मुळे हे वेगळ्या प्रकारे अं digital india ला वेग मिळू शकतो असं म्हणायला काही हरकत नाही आपण आणि gdp वाडी मध्ये सुद्धा पाहिजे मुळे मोठ्या प्रमाणात अं मोठ्या प्रमाणात वेग येईल नवीन तंत्रज्ञानामुळे gdp मध्ये अर्थव्यवस्था बरेच सकारात्मक अं परिणाम होऊ शकतात. असे काही अर्थ सहकार्य अं सहकारी किंवा विकास संघटनेने सुद्धा अं सांगितलेले आहे. आणि mobile phone सुरुवातीचा टप्पा हा one g होता. एकोणविशे अंशी मध्ये त्याच्यानंतर म्हणजे टप्प्याटप्प्याने अं generation म्हणजे पहिली पिढी, दुसरी पिढी, तिसरी पिढी

सगळ्याच गोष्टीला वेग मिळू शकतो. असे म्हणायला आपण हरकत नाही आणि ठीक आहे आपण पण तेवढे update राहू शकतो. पण ह्याचे जसे फायदे आहेत one g two g three g four g five g चे वगैरे तसे काही तोटे पण आहेत. अन त्या दोन्ही गोष्टीकडे आपल्याला लक्ष देणे आवश्यक आहे. आणि अं खास करून मुलांकडे यामुळे लक्ष देणे गरजेचे आहे. आज आपण अह fancy या विषयावर अह बोलणार आहोत जनतेत सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने बँक काय काम करते तर बँक माणसांना कर्ज देण्याचं किंवा वित्त पुरवठा करण्याचं काम करते ठीक आहे तसंच अह अह आपण

अह एकतर बँकांकडे कर्ज बँक कर्ज देते ज्यांना कर्जाची गरज आहे उद्योगधंद्यांसाठी असेल काही खाजगी कारणांसाठी असेल बँक कर्ज देण्याचे काम करत असते त्याच्यानंतर बँकांमध्ये आपण saving करत असतो

अह व्याज मिळण्याच्या दृष्टीने त्याच्यानंतर बँकांकडे बँक अह त्या ठेवी स्वीकारून ज्या लोकांना कर्जाची गरज आहे त्या लोकांना कर्ज पुरवठा करण्याचे काम करत असते. ठीक आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये banking ला खूप जास्त महत्त्व आहे. बँक भारतामध्ये अह बँकांची बँक म्हणून reserve बँकेकडे बघितल जाते. reserve बँकेच्या अह प्रणालीनुसार कार्यप्रणाली नुसार reserve bank ही संपूर्ण भारताच्या banking चा banking ची धोरणात ठरवीत असते तोरणा म्हणजे काय तर banking sector कुठल्या नियमाच्या अंतर्गत काम करेल हे यासह ही सगळी धरणं हे सगळे नियम हे reserve bank ठरवत असते. reserve bank

नोटा छापण्याचे काम reserve bank करत असते आणि मग ही बँक अह पूर्ण बँकिंग प्रणाली देशातली कशी चालेल याच्यावर काम करत असते. आता बँकांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या बँका येतात.

banking sector विभागलेल असत अह त्याच्यानंतर या banking sector च खूप जास्त महत्व अह भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये आहे कारण अह या भारतीय अर्थव्यवस्था अह ती आता सध्या काही पूर्वी आपण म्हणायचो की भारतीय अर्थव्यवस्था ही फक्त शेतीप्रधान आहे. कृषिप्रधान आहे. पण सध्या आता देश बदलतोय. आपण आता सर्वे अह क्षेत्राकडे क्षेत्राला जास्त महत्व देतो त्यामुळे सेवा पुरवणारी अर्थव्यवस्था म्हणून आत्ता सध्या आपण नावारूपास येत आहोत. शेतीप्रधान कडून सेवा पुरवणारी बँक सेवा पुरवणार अह सेवा पुरवणारी अर्थव्यवस्था म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेकडे सध्या लोक बघायला लागलेत. याच कारण म्हणजे या एवढा हे अह हे टप्पे गाठण्यासाठी banking या क्षेत्राला खूप जास्त महत्व आहे. हम्म अह दुसरी महत्वाची गोष्ट जर आपण particular एका बँकेच उदाहरण घेतलं म्हणजे आता आपल्याला माहितेय नाबाड नाबाड या बँकेचं उदाहरण घेतलं तर national agriculture म्हणजे फक्त agriculture sector ला focus करून त्याचा विकास करण्यासाठी नाबाड या बँकेची निर्मिती झालेली आहे. जी शेती क्षेत्राला महत्त्व देणार शेती क्षेत्रामध्ये विकास घडवून आणायचे आहेत शेती क्षेत्रामध्ये ज्या काही सुधारणा घडवून आणायच्या आहेत त्याच्यासाठी वेगवेगळ्या योजना तयार करण शेतकऱ्यांना शेतीमध्ये

नाबाड बँक करते त्याच सोबत या शेतीशी धरून जे काही संलग्न व्यवसाय येतात शेळी शेळीपालन असेल कुकुटपालन असेल मासेमारी असेल हे जे काही जोड अह क्षेत्र म्हणतो आपण शेतीला धरून असलेली जोडक्षेत्र म्हणून आपण या सगळ्या क्षेत्रांकडे आपण बघतो तर शेतीबरोबर या क्षेत्रांचा विकास करून कृषी व्यवस्था कशी विकसित होईल हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन नाबाड हि बँक काम करत असते म्हणजे प्रत्येक बँकेचं जी बँक ज्या उद्देशाने स्थापन झाली आहे. तो उद्देश fulfill करण्यासाठी प्रत्येक बँकेचे स्वतःचे पण असे काही नियम असतात ध्येय आणि उद्दिष्ट असतात आणि स्वतःचे ध्येय आणि उदिष्ठांबरोबर स्वतःच्या ध्येय उदिष्ठांबरोबर हि बँक अह अह reserve बँकेच्या नियमांना धरून चालत असते reserve bank बँकेचा जो main नियम असतो त्या नियमाला धरून बाकीच्या या छोट्या मोठ्या बँका काम करत असतात आता आपण बघितलं कृषी व्यवस्थेला पुढे नेण्यासाठी नाबाड बँक काम करते त्याच बरोबर आता औद्योगिकरण औद्योगिकरणासाठी काही बँका काम करत असतात शहरी पातळीवर किंवा ग्रामीण पातळीवर मग लघु उद्योजक असतील सूक्ष्म उद्योग लघु उद्योग आणि मोठे उद्योग अश्या असे उद्योजकांमध्ये विभाजन केलेलं असत. मग सूक्ष्म उद्योगांसाठी micro finance सारखी योजना आपण ग्रामीण पातळीवर सरकार महाराष्ट्र सरकार राबत असत. मग त्याच्या through बचत गट निर्माण कर निर्माण झालेले बचत गट अश्या बँकांना join करून घेणं कि जे लघुउद्योगांना आणि ग्रामीण उद्योगांना महत्व देतात. ठीक आहे तर या ग्रामीण उद्योगांना आणि लघु उद्योगांना महत्व देण्यासाठी अश्या छोट्या छोट्या बचत गटांना या ग्रामीण उद्योगांना महत्व देणाऱ्या बँका कर्ज पुरवठा करतात. कर्ज पुरवठा करतात खूप कमी दराने अल्प दराने कर्ज पुरवठा करतात कारण त्यांचं उद्देदेश तर हेच असतो कि अह आपल्याला तर ग्रामीण उद्योजकता वाढवायची आहे त्या दृष्टीने त्या बँका reserve बँकांच्या नियमांना धरून आपले स्वतःचे नियम आणि ध्येय उद्दिष्ट्य तयार करतात आणि त्या पद्धतीने चालतात. आता मोठ्या बँक आपण nationalize बँका म्हणतो त्याच्यामध्ये state bank येते किंवा bank of Maharashtra ज्या nationalize आहेत म्हणजे central पद्धतीने ज्या चालतात त्या बँक असतात म्हणजे मोठा मोठा व्यवहार म्हणजे जे काही आपल्या मोठे मोठे व्यवहार होत असतात ते बऱ्याच वेळा म्हणजे कुठल्याही परीक्षेचे form जरी भरायचे असतील मुलांना किंवा एखाद्या नोकरी संदर्भाचे form भरायचे असतील

बँकेचं जरी काही वैयक्तिक रित्या जरी काही नुकसान झालं तरी त्याच्यामध्ये ज्या ज्या लोकांनी investment म्हणजे गुंतवणूक केलेली आहे त्यांचं काहीच वैयक्तिक नुकसान होत नाही कारण त्याची सगळी जबाबदारी सरकारने घेतलेली असते त्या बँकेचं अह त्या बँकेचं बँकेकडे असणारी रक्कम जरी कमी झाली तरी म्हणजे ती बँक अह म्हणजे दबघहीला गेली तरी गेलेली असली तरीपण त्याच नुकसान त्याच्यामध्ये जे काही त्यांनी गुंतवणूक केलेली आहे ती सध्या त्यांना सहन करावं लागत नाही जे नियम ठरलेले आहेत त्या नियमाने ते व्याज देत राहतात माणसांना म्हणून nationalize बँक त्याच्यानंतर banking sector चा फायदा दुसरा काय तर बऱ्याच वेळा ज्या आता समजा ज्यांना उद्योग करायचेत पण त्यांच्याकडे भांडवल नाहीये. मग अश्या वेळेला काय करायचं असं मग अश्या वेळेला काय करायचं असा प्रश्न येतो म्हणजे आपण काय करायचच नाही का तर तर अश्या वेळेला सगळ्यात मोठं साधन म्हणजे बँक असतात बँकांकडे आपण जाऊन कर्ज वैगेरे वेगवेगळ्या गोष्टींसाठी कर्ज मागू शकतो.

आणि खूप कमी दराने भांडवल दिलं जातं किंवा त्यांच्या त्यांच्या नियमानुसार भांडवल दिल जात पण त्या भांडवलाची गरज असते तरुणाला उद्योग करण्यासाठी तरुणाला जो कुणालाही उद्योग करण्यासाठी ते भांडवल उपलब्ध करून देण्याचं काम बँका करत असत. पण अह या सगळ्या बँकांवर नियंत्रण ठेवण्याचं काम reserve bank करत असते त्याच्यानंतर राष्ट्रीय पातळीवर हे नियंत्रण शैली चालू असते. आपल्याला माहिती आहे की अह इंदिरा गांधीने एकूण एकोणसत्तर नाही इंदिरा गांधीने जे आपण म्हणतो की एकूण सत्तर एकोणविशे अठराशे एकोणसत्तर च जे अह बँकांच्या चौदा बँकांच एकदम राष्ट्रीयीकरण केलं होतं तर असे काही अह अधिकार सुद्धा राष्ट्रपतींकडे असतात ज्यावेळी आपली अर्थव्यवस्था संकटात असते. त्यावेळी अह ह्या सगळ्या बालकांचा जे काही भांडवल असेल ते आपल्याकडे घेण्याची घेण्याचा अधिकार सुद्धा अह राष्ट्रीय राष्ट्रपतीकडे असतो. आणि म्हणूनच अह अह ज्या वेळेला एकूण एकोणसत्तर मध्ये इंदिरा गांधीनी चौदा बँकांच राष्ट्रीयीकरण केलं होतं भारताच्या अह भारताच्या अर्थव्यवस्थेला अह पुन्हा आपल्या नवीन अह पुन्हा विकासावर आणण्यासाठी तुला पुन्हा संतुलन अह संचलित करण्यासाठी banking व्यवस्था ही देशाच्या कार्यप्रणालीत महत्त्वाचं काम करते आणि म्हणूनच अह reserve bank अह reserve bank आणि अह आपल्या भारतीय अर्थव्यवस्था आपल्या भारतीय व्यवस्था अर्थव्यवस्थेमध्ये खूप महत्त्वाचे समजले जाते reserve बँकेचे चलन विषयक धोरण असे आंतरराष्ट्रीय धोरण असेल किंवा निर्यात आयातीचा धोरण असेल हे भारताची अर्थव्यवस्था विकसनशील अर्थव्यवस्था हे सगळे लक्षात घेऊनच reserve bank ही सगळी धोरण ठरवत असते आणि उद्योजकाला शेतीला अह महत्व देऊन किंवा त्याला मध्यवर्ती धरून ही सगळी धोरण आखत असते.

हॅलो कुठं आहेस तू कुठं आहे मी तर बाहेर बसलेला आहे

मी आइस क्रीम खात खात तुमच्याशी बोलेल पण आपलं पोटकाश एवढ्या लवकर समाप्त होत आहे न कि मी